आम्हाला इलेक्ट्रीसिटीची माहिती सांगू शकताल् तुम्ही?

इलेक्ट्रीसिटीचे.. हो..आपली जी वीज निर्मिती करते ती दोन प्रकारात करते एसी आणि डीसी

त्याची फ्रिक्वेन्सी किती असते...काय असते कसं काय यूज असते...

हो...थोडं त्याबद्द्ल माहिती सांगा..

हम्मम्म.......एसी हा is not clear

आणि त्याची जेव्हा निर्मिती होते..

तेव्हा ते अल्टर्नेटच्या साहाय्याने

blanck त्यची निर्मिती आपण ....... is not clear

is not clearस्टॅअप केल्या जाते

is not clear त्या नंतर ते स्टेप डाउन केला जाते

blank

आणखी........आता जर एखद्या ग्राहकाला नवीन कनेक्शन घ्यायाच असेल...

हो तर त्यासाठी त्याला काय काय प्रोसेस करावी लागते.. त्याला ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो...एक

अश्या रेव्हेन्यू स्टॅम्पवर ऍफीडेबिट करावे लागते..

is not clearइलेक्ट्रीक बिलची झेरॉक्स

is not clear

is not clear

is not clear हो हो घरगुतीचे तेच असते...ऍग्रीकल्टरचे तेच राहाते......हम्म्म् Over lapping आणि जे आपले घरगुतीला लाइन येते ती कसे काय असते म्हणजे.थ्री फेस फोर वायर...... थ्री फेस थ्री वायर थ्री फेस वन वायर...

is not clear

is not clear आर वाय बीच्या

त्यानंतर ते थ्री फेस चा वायरींग राहाते ............ is not clear

is not clear

is not clear अच्छा अच्छा ..हा हा..हम्म्म

is not clear आणि आपल्या घरगुती जर फॉल्ट झाला

तर आपल्याला डायरेक्ट कप्लेंट द्यायची असते..की लाइन मॅन सोबत कॉल करून माहिती द्यायची असते. नाही .................... is not clear

is not clear

is not clear आणि एका घरगुती लाइनसाठी किती अर्थिंग करावी एक की दोन घरगुती काय म्हटलं तुम्ही... आपल्या एखाद्या घरगुती कन्स्युमरने...ग्राहकाने घरगुती लाइन घेतली तर त्याला किती अर्थिंग करावे लागते एक का दोन..

अच्छा एकच चांगले असतो.......प्लेट आर्थिंग की पाईप अर्थिंग चांगला असतो... त्याला प्लेट अर्थिंगच करावे लागते.. प्लेट अरथिंगच करत्यात... is not clear is not clear मीठ, रेती.... is not clear is not clear म्हणजे शहरी भागात ग्रामीण भागात..

नाही ...नाही आणि सबस्टेशन असते काही...थोडंफार...

सबस्टेशनमध्ये दोन is not clear एकशे बत्तास वरुन ....तेहत्तीस के बी मध्ये is not clear सप्लाय

तिथून ते राहाहते... is not clear

तेहत्तीस चे is not clear रूपांतर करतो..

त्यावरून इन्कमर... is not clear